हे काळे अंगूर आहेत आणि यांची मार्केटमध्ये आता खूप--

अ ट्रिटमेंट करायला इथं येतात खूप साऱ्या मशिनी आहेत.

इथं खूप साऱ्या कार्स वगेरे आहेत अ ए तीन कार पांढऱ्या रंगाच्या आहेत एक बाईक आहे इथं उम्म मालवाहक आहे आणि का--

ए एक मील आहे इथं एक मील आहे इथं धान्य आणतात तांदूळ पिसायला आणतात वेगवेगळे प्रकारचे धान्य आणतात इथं खूप सारे मिल आ मिल्स आहेत.

हा एक सलून आहे इथे वेगवेगळ्या कटिंग्ज करतात आणि--

आणि इथं फोटो शुट करत आहेत व्यवस्थी पण व्यवस्थितपणे बसल्या आहे फोटोशुट करायला.

हा एक रेस्टॉरंट आहे आणि खूप चांगल्या प्रकाराने रेस्टॉरंट आहे इथं एक --

आयरिथा मला खूप आवडते ड्रिंक .

सुंदर रेस्टॉरंट आहे आणि मला असं रेस्टॉरंट मध्ये जाण्याची खूप आवड आहे.

हा एक युवाशक्ती करिअर शिबीर आहे.

हा एक ब्रिज आहे आणि खूप मोठ्या मोठी नदी आहे दोन --

दोन खांब आहेत इथं आह ड ढगाळलेला मोशम दिसत आहे .

हा एक ठाकरे ट्रेडर्स आहे इथं लोहा सिमेंट काळी गिट्टी हार्डवेअरच सामान --

हे एक म्हस आहे हे चार खात आहे खूप मोठं रान रान आहे आणि नाजू बाजूला झाड आहे .

हिरवे हिरवे गवत खात आहे हि ब झाड आहेत लहान मोठे मोठ्या प्रमाणात हि जागा --

उभे बिल्डिंग हे एक कॉलोनी आहे बा आजूबाजूला भव्य बिल्डिंग्स आहेत.

हा गुजराती इंटरनॅशनल स्कूल आहे खूप मोठ्या मोठी इमारत आहे .

आणि इथे वेगवेगळ्या प्रकाराने शिक्षण घेता येते खु--

हि एक इलेक्ट्रॉनिक ऑटो रिक्षा आहे आणि इथ एक इथ एक बाई घटाच्या माध्यमातून--

हेअरस्टाईल्स करतात कोण दोन व्यक्ती बसलेले आहेत आणि एक व्यक्ती हेअर कटिंग करत आहे .

उम्म काळ्या कलरची बॅग्ज आहे हि रेड आहे निळी आह--

हा टे हे टेकडी आहे आणि इथं एक अह धार्मिक स्थळ आहे टेकडी खाली एक व्यक्ती उभा आहे.

खूप साऱ्या खुर्च्या आहेत मस्त प्र मस्त खूप मस्तपैकी खुर्च्यांची मांडणी केली आहे इथं पा --

अ गिफ्ट आहेत इथं अ ह्या ग ह्या ग्राऊंडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झुले आहेत आणि--

प्रोजेक्टर प्रोजेक्टर मध्ये काही मीटिंग्स झाल्या तर व्यवस्थितपणे सांगता येते.

हां एक गार्डन आहे इथ आजबाजूला खूप प्रकाराचे झाड आहेत फुल लागलेली आहेत झाडांना .

फुल लागलेला आहे हिरवागारअ गवत आहे गुलाबी रंगाचा फुल आहे .

खूप मोठ्या लोकांची गर्दी आहे काही लोक इथं प्रचार करत आहेत इथे दोन्ही साईडला बो--

हा एक रेस्टॉरंट आहे पांढऱ्या कलरच्या वेथ अ पांढऱ्या कलरच्या प्लेट्स आहेत प्लेट्समध्ये व्हेज पुलाव आहे आ--

काही मुलं इथं बाण खेळत आहेत काही मुलं कबड्डी खेळत आहेत काही व्यक्ती अह बघत आहेत.

आणि पांढऱ्या रंगाची इमारत आहे .

या चित्रामध्ये पॉप्स दिसत आहे काही मुली खूप छान प्रकारे नाच डान्स करत आहेत.

सफारीच्या माध्यमाने आपल्याला प्राणी वेगवेगळे--

हा एक लग्नाचा स्टेज आहे इथं एक चांगल्या प्रकाराने कुड्सी आहे हि--

हा एक होप हार्ट हॉस्पिटल आहे इथं--

मला आ मला आवडीने आईस्क्रीम चांगले वाटतात आणि उन्हाळ्यात यांची--

वेगवेगळे सामान कानातले हे इयर रिंग --

टी_व्ही ही जीवनावश्यक ही बनली आहे.